रोड आहे रोड च्या समोर एक गाडी आहे गाडीवर एक व्यक्ति बसलेला आहे आणि समोर हॉल आहे.

एक गोल्डन कलर चा देव आहे चार व्यक्ति बसलेल्या आहे एक व्यक्ति हात लावत आहे एक व्यक्ति हात जोडून बसलेला आहे.

आणि देव असा सुंदर दिसत आहे.

गाड्या आहेत मनुष्य चाललेला आहे एक मनुष्य आतमध्ये उभा आहे.

म अ श शॉपिंग सेंटर बहुत ही बड़ा है और बिल्डिंग बहुत बडी है।

पांढरा आणि केशरी रंग दिलेला आहे रस्त्यावरुण चालणारे दोन लेडिज आहे जेंट्स आहे.

आणि दुकान खूप मोठे आहे.

एक दुकान आहे दुकानाचे नाव सुपेरी अर आहे.

रेल्वे नाहीये तिथे असे दृश दिसत आहे.

एक रोड आहे रोडच्या बाजूला एक मंदिर आहे त्यामध्ये फोटो लावलेले दिसत आहे.

आणि त्याच्या हातात फूल आहे फूल पांढऱ्या रंगाचे आहे.

एक रूम आहे रूम मध्ये एक सोफा आणि खुर्च्या आहेत सोफ्या वर नक्षीगिरी केलेली --